हा काय

किती खुश रे झालास बाय बाय बाय

अरे म्हटल तुझ फॉरेन ला जायच चालू होत ना

ओके आाणि कुठ जायचा विचार केला मग माझा चालूय विचार सिंगापूर सिंगापूरच का रे म्हणजे अं तू दुसरीकडं पण जाऊ शकतो हा जाऊ शकतो पण माझं आणखी काही विचार आला नाही आता काय तुझ्या तुझ्या मते कोणत चांगलय माझ्यामते आहे म्हणजे सिंगापूर फार बेटर य आपले इंडियन ब-याच संख्यांनी आहेत तिथे प्लस तिथय ना जॉब ऑप्पर्टयुनिटी पण खूप जास्त आहे पण का हो आपला आपला इतका विचार असतो आणि मला तरी वाटतय की तुना मे बी तु दुबई ला जायला पाहिजे दुबई किंवा मग इंग्लंड अच्छा दुबई ला काय दुबई ला ब-यापैकी म्हणजे तिथ पण ग्रोथ आहे राव जॉब ऑप्पर्टयुनिटी तिथे पण आहे अच्छा तुझे कोणी आहे का कोणी मित्र वैगरे

तर मला बाकीच्या लोकांन कडून आशी काही इन्फॉर्मशन आली म्हणजे मी जितका काही अभ्यास केलाय कि जर दुबई मध्ये तुम्हाला जायचं असेल जॉब साठी आणि तुमच्याकडे जॉब च नाही तुम्ही तिथ जाऊन जॉब जर सर्च करणार असाल

तर त्या कंडिशन मधी तुम्हाला फक्त एवढं करायचय की तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्याच कन्सल्टन्सीच्या अंडर मधी यायचं नाहीये

कन्सल्टन्सीच्या अंडर मध्ये आले तुम्ही तर तिथले तिथली जी करन्सी य धीरन तुमच्याकडून दोन एक शे धीरन घेतील ते कन्सल्टन्सी वाले आणि त्याच्यानंतर ते तुमच काम पण नाही करु देणार तर बेटर ऑपशन आपल्याकडे असाय की आपण ज्या वेळेस दुबई मध्ये लँड करतो

दुबई मध्ये लँड केल्याच्या नंतर तिथ गेल्याच्या नंतर ऑनलाईन जितक्या काही जॉब च्या वेबसाइट आहेत इंडिड झाल बाकीच्या ज्या काही जॉब रिगार्डिंग वेबसाइट आहेत ना इंटरनेट वरती आपण त्याच्या वरती अप्लाय केल पाहिजे त्याच्यावर अप्लाय करुन सुद्धा आपण काय होतो कन्सल्टन्सी मध्ये कन्सल्टन्सी वाल्याकडे आपला रिजूम चालल्या जातो

हा फॉर एक्साम्पल आपण जर का दहा ठिकाणी आपण जर का रिजूम सबमिट करत आसन आपला

तर मोस्टली होत अस दहा पैकी सात रिजूम जिथ आपला सात ही रिजूम गेला तना तर ते साथीच्या साथी कन्सल्टन्सी वाले राहतील हो जास्त ठिकाणी तेच म्हणजे हा आणि जे तीन अशे राहते की ते जेनुइन राहते

तिथ गेल्याच्या नंतर तुम्हाला सात जनांचे कॉल येतील बॅक टू बॅक बॅक टू बॅक हो तुम्ही बॅक टू बॅक इंटरव्हिव्ह देऊन येशाल तुम्ही ब-यापैकी परेशान होशाल तिथ आपण चाललो तर खर इंटरव्हिव्ह साठी पण आपल्याला आपण जाऊन बघतो काय की समोर कन्सल्टन्सी वाले निघताय हा ना तेच होत माझ्या जे की आपल्याकडून पैसे मांगतायत

त्यावेळेस होत अस कि आपण पूर्ण हताश होऊन जातो निराश होतो आणि आपल्याला आपल्या वापस घरी भारतात यायच मन होत

तिथ माझ म्हणन आसय की तुम्ही जर थोडासा धीर जर जर धरला पेशन्स जर का ठेवले ना तर ज्या तीन कंपन्या बाकी राहिल्यात जिथून तुम्हाल कॉल यायचा राहिला

ज्या ज्या की जेनुइन राहणारय हो तुम्ही त्याच जर काय वेट जर केल ना तर नक्कीच तुमच काम झाल्याशिवाय राहणार नाही अच्छा मग आता आसच झाल ना लगेच नोकरी

आणि अं होत अस आपल्या भारतात पण अश्या ब-याशच्या कन्सल्टन्सी आहेत मोठ मोठ्या आहेत ज्या इथूनच ना दुबई मध्ये जॉब अरेंज करुन देतात

अं तरी नाही जरी म्हटल ना तीनचार लाख रुपये जाते आपले त्याच्यात अच्छा पण तिथ गेलेच्या नंतर होत अस की आपल्याला सांगतात ते तुम्ही तिथ राहिल्या गेलेच्या नंतर ऑफिसिअल काम करशाल आपण जातो तिथ त्यांना पैशे दिलेले आसतय आपण आणि दुबई मध्ये आपला पासवर्ड वैगरे सगळं जमा करून घेतात

हा लेबर च काम देतात त्याच्यानंतर आपले सगळे डॉकमेंट जमा राहते त्यांच्याकडं आपण वापस पण येऊ नाही शकत तिथून मग त्याच्या करता बेटर ऑपशन असाय की दुबई मधी कोणाच्याच कॉन्टॅक्ट थ्रू जायच नाही हा जर तुमच्याकडे ऑलरेडी जॉब आसण ती कंपनी तुम्हाला जर दुबई मध्ये पाठवत जर आसल ना तर मग एकशे एक टक्का जा तुम्ही नो डॉउट

नो डाउट बट तुमच्याकडे जॉब नाही आहे आणि तुम्हाला जर दुबई मध्ये जायच आसल ना तर माझ म्हणण फक्त एवढय की कोणत्याच कॉन्टॅक्ट थ्रू जाऊ नका आस स्वबळावरती जा तिथ

मी बोललो ना की दहा पैकी सात कॉल तुम्हाला कन्सल्टन्सी वाल्यांचे येतील बॅक टू बॅक येतील परेशान होऊन जाशाल तुम्ही तिथ

परेशान होशान पण एवढच एवढच मनाची जिद्द ठेवायची आपण जी लाइफआपण तिथ सोडून आलेलोय ना आपल्याला वापस ती जगायची नाहीये हा ते बरोबरयं आपल्याला ती जगायची नाहीये आणि शेवटच्या श्वासापर्यंतय ना तिथ अं हे करत राहयच प्रयत्न करत राहायचे नक्कीच एखाद तरी काना कोप-यात एक तरी ठिकाण आसन ना की जिथ तुमच काम होईन म्हणून जेनुइनली

आता ते म्हणत नाही का सापडल्याने देव सुद्धा सापडतो म्हणून हो जोपर्यंत आपण सापडणार नाही त्या गोष्टीच्या आपण त्या गोष्टीच्या मागे लागणार नाही त्या शिवाय ती गोष्ट भेटत नाही आणि बेटर वे असाय की इंटरनेट वरती स्वतः हून जर का शोधल ना की तर नक्कीच जेनुइन जॉब पण आहेत तिथं अच्छा तेच ना आपल्याला प्रॉब्लेम येतो आपण कधी कुठे गेलो नसतो त्यामुळे कोणत्या पण साईट किंवा आश्या लोकांच्या थ्रू आलो तर पैशे खातात ते बाकी काही काम करत नाही असा अनुभव आजपर्यंत

माझ ब-याच वर्षापासून य ना दुबई मध्ये जायचा विचार चालूय अच्छा चांगलाय विचार फकत आपल्याला

अच्छा एकदम कन्फर्म

करायचच आता काही होऊ टीकायच आता काही होऊ मलाय ना म्हणजे या सगळ्या ह्याच्यातून वरती उठायचय म्हणजे ही अशी लाइफ नाही जगायची मला हा का म्हणजी आता झालच पाहिजे कंप्लिट

बट अटलिस्ट लाइफ मध्ये आलेलोय ना आपण तर मग प्रत्येक गोष्ट जी मनात आली ना ती ट्राय केली पाहिजे किंवा शेवटच्या श्वासाला अस झाल नाही पाहिजे की आपण

हो बरोबर बरोबरय त्या टाईमिंग वर आपल्याला म्हणजे हे नाही व्हायला पाहिजे की आपण ही गोष्ट केलीच नाही प्रयत्न करण आपल्या हातातय

हो जो प्रयत्न करतो ना यश यश पण शेवटी त्यालाच भेटतं हा ते बरोबरय आपण प्रयत्न नाही केला तर काहीच भेटणार नाहीये जेव्हा जेव्हा आपण समज जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टीचा आपल्याला पूर्ण विचार करून त्या गोष्टीत काय काय नाही ठरून प्रयत्न करायला लागणारय तेव्हा ती गोष्ट होईल माझा एक मित्रय मित्र इथं कोकोनट कोकोनट वॉटर सप्लाय करत होता म्हणजे विकत होता तो कोकोनट म्हणजे ते नारळ नारळपाणी

आ हा आहे इथच आपल्या आपल्या सिटी मध्येच विकत होता

तर काही दिवस झाले तो दुबई मधी गेला तिथ ब-यापैकी जॉब करतोय लाइफ सेट झाली त्याची आता

बापरे म्हणजे त्याची ह्याच्यात काही ओळख होती का म्हणजे आसच गेला तिथ जाऊन स्ट्रगल करायला लागल त्याला पण

बर चालल चालल भेटू मग आपण परत

आ हॅलो देशात नवी . परदेशात जास्त कमाई स्थलांतरा त्यांना एक सो वीस टक्के उत्पन्न वाढीचा ला WDR च्या अहवाला तील माहिती लोकमत news network नवी दिल्ली माणूस पोटा ची खळगी भरण्या साठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो. काहीजण देशात जातात जास्त फायदा कोणा चा? असा प्रश्न उपस्थित होतो तर परदेशात जाणारा भारतीयांना जास्त उत्पन्न मिळेल. अशा लोकांची उत्पन्न बारा टक्केएक सो वीस टक्के तर देशांतर्गत स्थलांतर करणार् यांचे चाळीस टक्के वाढण्या चा अंदाज वर्ल्ड डेवलपमेंट रिपोर्ट्स world development report मधून परत देण्यात आला आहे . एखाद्या ठिकाणा च्या गरजेनुसार

थांबले ना या प्रमाणात मोबदला मिळवण्याचा अनेक दशके शिक्षा करावी लागते. प्रतीक्षा करावी लागते. दशके प्रतीक्षा करावी लागते हे पाहिजे. कुटुंब हे समूह गायन सोबत वाटले जातात. अर्थात मायदेशी असलेल्या आप्तेष्टांना परदेशा तील लोक मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवतात. मायदेशी पैसे प्रमाण वाढले. भारत, मेक्सिको, चीन आणि फिलिपाइन्स या सारख्या देशांमध्ये त्या नंतरही त्सांग करून मायदेशी पैसे पाठवण्या चे प्रमाण वाढल्या चे अहवालात म्हटले आहे . UAE मधील कर्मचारी उत्पन्ना पैकी सत्तर टक्के पैसे मायदेशी पाठवतात. कमाई वाढती किंमत ही मोजा वी लागते त्याला अंतरीत. केल्या मुळे आर्थिक फायदा होतो. मात्र त्यासाठी तेवढीच किंमत ही मोजा वी लागते. आखाती देशात जाणार ना त्यांच्या कुटुंबीयांना पाठवण्या साठी साधारण दोन महिन्यांचा पगार खर्च करावा लागतो. प्रत्येक देशा नुसार हा खर्च कमी जास्त होत. अमेरिकेत जाणारा कमी कौशल्य असलेल्या भारतीयांना सर्वाधिक फायदा होईल. या श्रेणी तील लोकांना तब्बल पाच सो टक्के जास्त वेतन मिळू शकते. त्यानंतर संयुक्त राष्ट्र रब

ते ना ला यांना मिळतील जास्त लाभ . silicon vallyt जाणार आहे. उच्च कौशल्य असलेले IT क्षेत्रातील कर्मचारी किंवा doctor यांनाही भरघोस पगार मिळण्या ची संधी आहे. याशिवाय वय भाषेचे ज्ञान आणि कुठे स्थलांतर करणार आहात यावर ही लाभा चे प्रमाण ठरते . असे होते तर आमदार. अठरा पंचचार कोटी जगभरात तीन point कुठे निर्वाळ निर्वासित . परदेशात मिळणारी वेतनवाढ. दोन सो अठ्ठ्या ण्णव टक्के UAE मध्ये दोन सो त्रेसष्ट टक्के टाटा न्युझीलँड मध्ये पाच सो टक्के, अमेरिके मध्ये

कर्मचारी कपात. राहणार् तू. पुन्हा जी रूम च्या नोकऱ्या जाणार पती चाही वेग मंदावला. लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली आर्थिक वाढ मंदावल्या ने . जगभरातील. जगभरातील. मणी कंपन्या कर्मचारी चे सत्र सुरूच असून, आता आणखी काही कंपन्यांची कर्मचारी कपाती ची घोषणा केली आहे. क्षेत्रात वाढ . मंदावल्या मुळे

दोन हजार दोनशे च्या अखेरीस कंपनी तीन हजार एक सो अठरा. पूर्णवेळ कर्मचारी होते. त्यातील क्लाउड स्टोरेज व्यवसाया तील पाच सो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. clubhouse मध्ये कपात audio app clubhouse ने अर्ध्या पेक्षा आधी कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. कोविड नाइनटी साठीच्या काय ग्राहकांच्या बदललेल्या सवयीं आणि work from home गुंतागुंती मुळे हा निर्णय घ्यावा लागला आणि कंपनीने म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये कंपनी मध्ये सुमारे शंभर कर्मचारी होती. अॅमेझॉन च्या उपकंपनीत ही कर्मचाऱ्यांना बसणार. घरी अॅमेझॉन ची उपकंपनी amazon studio आणि prime video division मध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार

मार्च महिन्यात संप लेल्या तिमाहीत वस्तीत . startup ने नऊ हजार चार सो हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. निधी पुरवठा कमी. निधी परत निधी पुरवठा कमी आह झाल्या मुळे आणखी कपात होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करणे तशीच funding असल्यामुळे स्टार्ट ॲप्स start app ने नोकरी भरती कमी केली आहे. पुढील सहा महिन्यात अशी स्थिती राहू शकते. या क्षेत्रात घट घटली नोकरभरती. या भारतात भारतीय startup मध्ये कपात तीस टक्के ola, upgrade, bounce, medibuddy, febble, alo, ai आई इत्यादी. silicon lab की आई इत्यादी . चौदा टक्के shrechat, margrade, galeuponic, cateword, swiggy, and अनेक ली मी इत्यादी पाच टक्के byju's बहात्तर टक्के निधी पुरवठा घटण्या चा अंदाज नव्वद नोकरभरती घटली. ऐंशी टक्के घटली वरिष्ठ पदां वरती भरती गेल्या तिमाहीत startup कडून नऊ हजार चार सो जणांना मिळाले. नार. एक हजार मार्च महिन्यात संप लेल्या तिमाहीत startup मे नऊ हजार चार सो आधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. निधी पुरवठा कमी झाल्या मुळे आणखी कमाल होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करणे तसे funding त्यामुळे स्टार असे ही लोक भरती काढली आहे. पुढील सहा महिने अशी स्थिती राहू शकते. आय टी कंपनी ची भरती हात अडकत कंपनी दोन हजार एकवीस बावीस मध्ये एक. हजार एक लाख तीन हजार दोन हजार बावीस तेवीस मध्ये बावीस हजार घट

घट झालेली आहे वजा ते चाळीस टक्के . HCHCL एकवीस बावीस मध्ये एकोणचाळीस हजार नऊ सो बावीस सण सतरा सतरा हजार सदुसष्ट घट झालेली आहे सत्तावन्न टक्के. wipro मध्ये एकवीस एकवीस बावीस पंचेचाळीस हजार चार सो सोळा आह दोन हजार बावीस तेवीस सन तीन तेरा. हजार सात सो त्र्याण्णव घट . सत्तर टक्के. tech mahindra. तीस एकवीस बावीस मध्येतीस हजार एक सो एकोणीस बावीस तेवीस मध्ये एक हजार दोन सो चालीस घट झालेली आहे. शह्याण्णव परसेंट तळागाळा तील लोकांना आधार. महिनाभरात दोन अब्ज प्रमाणे करून एकवीस कोटी ची देवाणघेवाण महिनाभरात दोन अब्ज प्रमाणे करून एकवीस कोटी ची रुपयांची देवाणघेवाण लोकमत news network नवी दिल्ली आधार क्रमांकांचा विविध शहरातील वापर वाढताना दिसत आहे. मार्च महिन्यात तर बघ . दोन point एकतीस अब्ज आधार. infotechsian. झाले. याशिवाय आधारावर आधारित यंत्रणे द्वारे एकवीस पॉइंट point त्र्याण्णव ची देवाणघेवाण झाली आहे. आधार च्या माध्यमातून एकतीस पॉइंट point. आधार च्या माध्यमातून एकतीस point अकरा. कोटी पेक्षा जास्त की केवायसी करण्यात आली. फेब्रुवारी च्या तुलनेत यामध्ये सोळा point तीन टक्के वाढ झाली आहे. देशात एक पंचाहत्तर संस्था इ करतात. त्यांनी आतापर्यंत चौदा point आह, सात अब्ज केवायसी KYC ची पूर्ण केली आहेत त्या घरातील लोकांना मदत आधार चा वापर वाढल्या ने तळा तील लोकांना आर्थिक व्यवहार, आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. तसेच ई केवायसी KYC साठी लागणारा खर्चात ही घट झाल्या चे केंद्रीय माहिती. व तंत्रज्ञान मंत्रालया ने म्हटले आहे. महिना शी पगार सुरू झाला. शेतकरी शेती तून आता करतोय दुप्पट कमाई . तामिळनाडू तील एका तरुण आणि आघाडी च्या आयटी कंपनी तील मोठ्या सगळ्या ची नोकरी सोडून शेती करण्याचा चक्र पाण ची वाट तरी आता तो नोकरी तील का मध्ये दुप्पट पैसे कमावू लागला आहे

याचका चेन्नई, जपानी भाषा व संस्कृती शिकवणार् या या संस्थेची त्यांचा संपर्क आला. विघ्नेश ने तेथे वांग्यांची शेती चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जपान मध्ये शेतकरी म्हणून नवीन नोकरी स्वीकार ते. त्यांना राहण्या चा खर्च हीच कंपनीत कंपनीच उचलते. ज्या कामा वळले शेतीकडे अलिबाबा हे संस्थापक चिनी उद्योगपती जॅक मा यांनी जपान मध्ये तीन महिने घालवले. या काळात त्यांनी शेती आणि मत्स्य पालन यासंबंधीचे प्रती प्रशिक्षण घेतल्या चे नंतर समोर आले. त्यानंतर ते शेतीकडे वळणार असल्या चा अंदाज आहे. त्यानंतर ते शेतीकडे वळणार असल्या चा अंदाज आहे . श्रीमंतांच्या यादीत बघा अकरा पाऊल पुढे अंबानी तेरा व्या स्थानी लोकमत न्यूज नेटवर्क news network नवी दिल्ली फेसबुक facebook चे पालक कंपनी . mark zukbarg झुका बघेल यांनी गुरुवारी realiance industries चे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून अब्जाधिशांच्या यादीत बारा व्या क्रमांका वर ची घेतली आहे. top दहा मधून मुकेश अंबानी बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहा पैकी आठ अब्जाधीश अमेरिकेतील आहेत तर पहिल्या. आणि दहा व्या क्रमांकावर फ्रांस उद्योगपती आहेत. blumburge billionaire index नुसार फ्रांस मधील lue viton या company चे मालक बना ळून मोड हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची सतरा पॉकेट दहा लाख ची संपत्ती आहे blumeburge अब्जाधीश निर्देशांका मिळताच यासह त्यांची सत्र दहा लाखांची संपत्ती आहे

ब्या ऐंशी point चार अब्ज च्या सहा लाख कोटी संपत्ती सह तेरा व्या स्थानी आले आहेत. बुक चा तिमाही च्या निकालानंतर ने बेटा च्या समभागात तेजी आली आहे. समभागात तेजी आली आहे. त्यामुळे संपत्ती वाढली आहे. मिळतं सहभाग . तेरा point त्र्याण्णव टक्क्यां नी वाढला. परिणामी झुकेरबर्ग यांची संपत्ती एका दिवसात तुम हारी एक्या ऐंशी पू आहे सत्यात्तर एक हजार कोटी रुपयांनी वाढली बेनार्ड नोर नोर, फ्रांस. टोटल सतरा point हा लाखो कोटी . इलॉन मस्क अमेरिका तेरा point चोवीस लाख कोटी जेफ बेझोस होऊन अमेरिका दहा पॉईंट point सत्या ऐंशी लाख कोटी बिल गेट्स अमेरिका नऊ पॉइंट point सत्त्या ण्णव कोटी लाख कोटी वॉरेन बफे अमेरिका नऊ पॉइंट point बेचाळीस लाख कोटी लोरी एलिसन अमेरिका आठौ नॅट चौर् याहत्तर लाख कोटी. स्टीव बामर, अमेरिका आठ पॉइंट point सहासष्ठ लाख कोटी लॅरी पेज अमेरिका आठ पॉइंट point दहा लाख कोटी सर्गी ब्रिन अमेरिका सात point चौर् याहत्तर लाख कोटी फ्रा फ्रे सकाळी स्मिअर फ्रांस सात पौड हत्तर कोटी टॉप दहा श्रीमंत संपत्ती लाख कोटी रुपयां. आपल्या महाराष्ट्राच्या आधुनिक जडणघडणीमध्ये महात्मा जोतीराव फुलांचा सिंहाचा वाटा आहे महाराष्ट्राच्या समाज परिवर्तनात त्यांनी केलेले कार्य फार मोठे आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तत्व स्त्रियांचा आधारणारे फुलांच्या समाजपरिवर्तना च्या कामाचा शुभारंभ केला या संधर्भात प्रसिद्ध शेक प्रलेखक धनंजय किर म्हणतात की जोतीराव फुले आणि त्यांचे अनुयायी भारतीय समाजाच्या खालच्या थरातील शेतकरी कामकरी आणि स्त्रिया यांची धार्मिक आणी मानसिक गुलामगिरीतून सुटका करण्याचे आणि अज्ञान गरिबी तसेच अंधश्रद्धा यासाठी त्यांना मुक्त करण्याच्या शिक्षणाचे साधन हाती घेतले ब्राह्मणीनंतर समाजाच्या सर्व प्रकारच्या दुःखावरील एक मात्र रामबाण औषध म्हणजे शिक्षण होय त्याची इच्छा असेल तर शिक्षण त्याला मिळालेच पाहिजे असा महात्मा फुलांच्या संद होता त्यासाठी शाळा उघडल्या होत्या जेव्हा धर्मांतरआतील खालच्या समाजातील लोकांच्या विकासासाठी वाटात धर्माच्या नावावर रोखल्या होत्या त्या ब्राह्मणे नंतर वर्ध्या मधील धर्म पंडित तयार करण्याच्या कामावर मूल्यांची भर दिला त्यांनी सर्व संदर्भात त्यांनी सयाजीराव महाराजांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये चर्चा केली सत्य शोधक समाजाच्या तत्त्वप्रणाली म्हणजे समोर मांडून बोलणारी बोलणी केली शेवटी मराठा समाजाचा धर्मपंडित तयार करण्याचा निर्णय घेतला जातीच्या आणि धर्माच्या नावावर ब्राह्मणेनंतर धर्मपंडित समाजाची सर्व बाजूनी हि पिळवणी चालली होती ती मूल्यांच्या थांबवण्याने थांबली महात्मा फुल्यानी समाजाच्या सर्वांगिक उन्नती कारवाईची होती शिक्षण हेच समाजाचे सर्वांगिक उन्नतीचे उत्तम साधन आहे हे फुल्यानी चांगले ओळखले समाजाच्या सर्वांगिन विकासाची उन्नती उत्तम साधन आहे यासाठी फुल्यानी प्रथम प्राथमिक शिक्षणाला महत्व दिले समाजाच्या खालच्या थरातील आणि विशेष अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या ग्रामीण लोकांनसाठी प्रथम शाळा उघडण्यास आल्या सन एकोणीशे अट्ठेचाळीस मध्ये हेच शिक्षणाचे कार्य त्यांनी सुरु केले समतेच्या तत्वावर आणि शिक्षणाच्या आधारावर त्यांनी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी सरकारपुढे प्रथम मागणी केली कारण शिक्षणाच्या मध्यातुन माध्यना तून त्यांच्या नवा निर्माण करण्याचा हेतू ठरवला महात्माफुल्यानी आपले समाज शिक्षणाची भूमिका अठराशे ब्याऐंशी साली सरकारने नेमलेल्या अंतर शिक्षण आयोगापुढे स्पष्ट केले